हा मला काय म्हणायचं होत कि हल्ली जे अ हे वाढलेली आहेत ना एकंदर अ आपल्या मुलभूत गरजा ज्या आहेत तीन कुठल्या कुठल्या?ते म्हणजे अन्न वस्त्र आणि निवारा

त्याच्यातलं जे अन्न आहे ते तर पहिले आहे गरजेच

तर त्याच्या त्याच जे भाव वाढतायत ते इतकं प्रचंड प्रमाणावर वाढतायत

हे सुद्धा खायला लोकांना इतके प्रॉब्लेम होतायत ना कि कसं काय त्यांनी हे करायचं म्हणजे इतके भाव वाढ प्रचंड भाव वाढ होतीये त्याची साध्या साध्या अन्नांची सुद्धा

ह्याचं मुख्य कारण म्हणजे असं आहे

तेवढं अन्नधान्य म्हणजे उत्पादन केलं जात नाही आणि त्याचा पुरवठा न झाल्यामुळं

आणि लोकसंख्या भरपूर वाढल्यामुळं

त्याच्यामुळे ह्या मर्यादित क्षेत्रातनं जास्तीतजास्त अन्नधान्य उत्पादन करून ह्या वाढत्या लोकसंख्येला पुरवठा करणं

त्याच्यामुळं काय होत

कि हा पुरवठा योग्य झाला नसल्यामुळं

म्हणजे लोकसंख्या वाढतीये आणि अन्नधान्य कमी आहे त्याच्यामुळे पुरवठा होईपर्यंत त्याच्यामध्ये तफावत खूप आहे पुरवठा होण्यासाठीचा हा तर ह्याच्यामध्ये असं आहे मुख्य म्हणजे ह्याचा जर विचार केला तर ह्याला हे जे साठेंवजी साठेंवजी करणारे व्यापारी आहेत ते जास्त करून जबाबदार आहेत म्हण म्हण म्हणजे होतं काय

कि शेतकरी जेंव्हा धान्य पिकवतो त्या शेतातन घरी आणतो

त्याच्यामुळं तो तो त्याचा शेतात उत्पन्न केलेला माल बाजारात आणतो

आणि त्यावेळी मोठ्याप्रमाणावर धानअन्नधान्याची आवक होती तर हे व्यापारी काय करतात कि शेतकऱ्याकडंन लिलाव करून अत्यंत कमी भावात त्याच्याकडचा माल

खरेदी करतात त्याला अल्प मोबदला देतात

आणि नंतर तो माल साठवून ठेवतात

गोदामात खूप सामान म्हणजे गोदामात माल इतका पडलेला असतो कि काहीवेळेला तो खराब सुद्धा होऊन जातो

हा आणि त्यांना मग कसं असत

कि कुठे जास्त भाव आहे कुठे मार्केटमध्ये हेच्यामध्ये

ह्म्म ह्याची जास्त मागणी आहे

आणि त्याचा वायदेबाजार म्हणून असतो

तर हि साचवून ठेवतात माल

ज्या भागात ज्याची कमतरता असते

तर त्या भागात हे ज्यादा माल ज्यादा भाव घेऊन

आता तो माल पाठवताना

हे होलसेल म्हणजे घाऊक प्रमाणावर खरेदी करणाऱ्यांची पद्धत

हा घाऊक पद्धतीने खरेदी केलेला माल

आणि किरकोळ व्यापारीसुद्धा

मग त्याच्यावर त्याचे खर्च

त्याच्या फायदा

त्या दुकानात ठेवलेल्या धान्याचा भाव ठरवतो

कि मूळ शेतकऱ्याकडन घेतलेला

ह्याच्यात जवळजवळ दीड पटीच अंतर पडतं

म्हणजे तस बघायला गेलं तर काय होत शेतकऱ्यालाही भरपूर मिळत नाही जो पिकवतो

आणि जो खाणारा आहे म्हणजे पुढे गिर्हाईक जे आहे

सगळे विकणारे दलाल म्हणा हे म्हणा कोणी ते इतके त्याच्यामधे खाऊन जातात कि ते काय महागाईच वाटायलागते म्हणजे प्रचंड महागाईच होतीये ती

कि ग्राहकांना सुद्धा कि निवडलेला पॅकिंग केलेला माल असा लागतो

तर तो तो सगळा खर्च, पॅकिंगचा खर्च

हो सफाई करताना लावलेल्या कामगारांना दिलेलं पेमेंट वगैरे म्हणजे हं

ब्रॅण्डिंग लावलेलं हे करून तिकडं ते हे सगळं पिशव्यात पॅक केलेला माल

पुन्हा ग्राहकाच्याच माथी मारला जातो

आणि ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो कि अन्नधान्य हे खूप महाग किमतीत गरजू गिर्हाईकाला म्हणजे खाऊ गिर्हाईकाला घ्यावं लागतं विकत घ्यावं लागतं

तर असं हे दुष्ट चक्र आहे

आणि सरकार खूप म्हणतं

कि आम्ही स्वस्त धान्याच्या दुकानातून माल देऊ

पण तो म्हणजे अत्यंत म्हणजे गरीब जे दारिद्र्य रेषेच्या खालचे लोक आहेत

अश्याच लोकांनां त्यांना फायदा घेतो एक विशिष्ट प्रकारचं रेशन कार्ड ज्यांच्याकडे असेल

त्यांनाच ते कमी किमतीतला माल मिळतो

आणि तो माल म्हणजे चांगल्या दर्जाचा असतोच असं नाही

तर तर त्याच्यामुळं काय होत

साठवणूक केलेला जुना माल हा त्याच्यात किडे आळ्या हे झालेलं किंवा निकृष्ट दर्जा असतो म्हणजे त्याचा साठवणूक केलेला माल असा माल हम्म असा असतं त्याच्यामुळं काय होतं चांगल्या दर्जाचा माल मोठ्या माल्स मधनं मिळणार माल हा अगदी म्हणजे फार ज्यादा किंमत मोजून

अं गार ग्राहकाला घ्यावा लागतो

आणि त्याच्यामुळं काय होत आणि दुसरी आणखीन बाब म्हणजे अशी कि पैश्याची किंमत कमी होत चाललीये

कि पूर्वी दहा रुपयाला जी गोष्ट मिळायची

म्हणजे पैश्याची सुद्धा क्रयशक्ती हि

पण घेण्याकरता माल घ्यायला गेले कि त्याप्रमाणात त्यांना जास्त पैशे मोजावे लागतात

आणि ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो

कि किमती वाढतच जातात

आणि ह्याचा सगळ्याचा परिणाम असा होतो कि ज्याच्याकडे पैशे काहीच नाहीत

तर त्याची अत्यंत म्हंजे त्याची उपासमारच व्हायची वेळ येती असं असं सगळं हे

कि धान्य सुद्धा जे पिकताय ते एक तर काही ठिकाणी तर पाणीच मिळत नाही.पाणी नसल्यामुळं काय होत धान्य एकतर पिकत नाही किंवा दुबारपेरणीचं कारण असतात त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना संकट येत काही ठिकाणी तर पाऊस इतका पडतो काही ठिकाणी पडताच नाही आणि ज्या ठिकाणी काहीच पडत नाही तिथे सुकून जात.जिथे प्रचंड पाऊस पडतो तिथे पीक येऊन सुद्धा नासाडी होते

तुटवडा झाला तेवढाच कि परत काय होतंय धान्य कमी कमी म्हटलं कि त्याचे भाव वाढतायत म्हणजे ते गोल गोल तस ते चक्रात फिरताच राहतंय ते नाही नाही शेतीला तर काय अनेक संकटाना तोंड द्यावं लागतं

म्हणजे पूर आहे आवर्षण आहे

त्याच्यामुळं नुकसान होतं

तो शेतकरी उ उ उ उत्पादन करतो रात्रंदिवस शेतात राबून

म्हणजे सरकारने जरी हमीभाव जाहीर केला हं प्रत्येक्षात ती अंमलबजावणी व्ह्यालाही वेळ लागतो किंवा त्याच्यात त्रुटी असतात किंवा दुर्लक्षित होत ते

काय होत माल ज्यादा आला ना मार्केटमध्ये

कि त्या त्याचा हमीभाव इतक्या व्यापारी खरेदी करतच नाहीत ते म्हणतात आम्ही नाही खरेदी करणार आम्हाला हे परवडत नाही आणि मग त्याचा कमी भावात हमीदरापेक्षा कमी भावात

आणि नंतर साठवून ठेवतात

कि बाहेर काढायचा आणि मग

नंतर त्याच्यावर प्रक्रिया करून हे करून इतर सगळे खर्च लावून भरमसाठ दरांनी

किरकोळ दुकानदार त्याची विक्री करतात आणि ह्याच्यामुळं

शेतकऱ्याला तर तर काहीच मिळत नाहीए

मात्र तरी सुद्धा अन्नधान्याच्या किमती वाढतच राहतात

आणि सरकारच म्हणल तर या सगळ्या गोष्टीवर काहीच निर्णय अ नियंत्रण नाही

असं काही करू शकत नाही त्याच्यामुळं

एकूण सगळ्यात परिस्थितीमधे ते गिर्हाईक आहे

हम्म्म्मम्म जे ज्यांना धान्य खरेदी करायचंय

त्यांना खूप महाग महागाईतली रक्कम म्हणजे रक्कम ज्यादा

तरी सुद्धा ते शक्य होत नाही

कारण त्याला काय म्हणजे माणसाच्या याला मर्यादा आहेत ना

कि ठराविक पगारात त्याला भागवावा लागतं आणि इतरही गरज असतात

पण अन्नधान्य जेवढ असत तेवढ घ्यावंच लागत कितीही भाव जरी वाढले तरी

तर असं हे सगळं चक्र आहे

आणि त्याच्यातं आता बाहेर कसं पडायचं हे अवघडच आहे म्हणजे पैश्याचंही

अ प्रश्न आहे सगळं गणित जुळेपर्यंत फार हा फार वेळ जातो त्याच्यात

अनेक लोक बेरोजगार आहेत

म्हणजे अनेक कारण आहेत म्हणजे ते काय होतंय एक कारण दुसऱ्यावर दुसरं कारण तिसऱ्यावर म्हणजे एकमेकावर ते अवलंबूनच आहेत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 त्याच्यामुळं जे आहे त्याच्यावर ते त्याच्यातून ते चक्रातून तुटणं हे एक मोठं म्हणजे आव्हानच आहे

हो ना हो जगापुढे आहेच सरकारच असं नाही सांगलीकडे सगळीकडे किमती वाढत चालली आहे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 आता आपण बघितलं ना सांगलीकडे दुसरीकडे तर म्हणजे पाकिस्तान मधे वगैरे बघितलं

तर दीडशे रुपये लिटर तिथं दूध आहे

आणि शंभर रुपये किलो आटा आहे

तर असं हे म्हणजे वाढतच जाणार गरज जोपर्यंत पुरी करू शकत नाही

तर त्याच्यावर आयातशुल्क वगैरे वाहतूक हे सुद्धा ते भयंकर असत त्याच्यामुळं काय होत

हे आपल्याकडे जरी कमी उत्पन्न झालं आणि बाहेरचा माल आणायचा झाला तरी तो सुद्धा खूप खूप महाग पडतो आणि त्याच्यामुळं तो कमी दरात देणं सरकारला परवडत नाही अस सगळं तो सुद्धा महाग पडतो म्हणजे सरकारलाही खूप पैसे मोजावे लागतात तेवढ्यासाठी

अवघड गणित आहे नाही आहे म्हणजे एवढं सगळं हे चालूच असतं बाकी अन्नधान्य म्हणा तर हे धान्याचं झालं भाजीपाला सुद्धा आहेच कि बाकीचा भाजीपाला सुद्धा कसा काही वेळेला चांगला जो माल असतो तो शहरातून जातो कारण तिथे पैसे खूप मिळतात गावात राहत नाही गावात गाळातला माल राहतो त्याला जास्ती दर येत नाही म्हणून पण कुणी विकत नाही असही होतंय ना त्याच्यामुळे मग किमती काय होतात शहरांमध्ये जास्ती पण लावतात आणि एकंदर मग काय हॊतय बाकीच्या शहरात काय सगळेच श्रीमंत असतात असं नाही ना काही गरीब काही श्रीमंत मध्यवर्गीय सगळेच असतात मग सगळ्यांना काय तेवढं हे कारण शक्य होत नाही भाव वाढीला सगळयांना सामोरं हे जावं लागतच आहे म्हणजे

पण इथं तसं आहे हे काही काही माल त्यातला टिकाऊ असतो आणि काही काही माल नाशवंत असतो

तर तो नाशवंत माल आहे तो आणि लवकरात लवकर ट्रान्सपोर्ट करून असा शहरात विक्रीला पाठवला तर तो मिळेल त्या किमतीत ग्राहकाला घ्यावा लागतो

त्याचा खर्चही वाढतो

कारण स्थानिक मार्केटमधे त्याला भाव मिळत नाही आणि इकडे पाठवलं तर अवाच्या सव्वा

भाव मिळतो आणि मग लोकांना मग ते काय वाटतं

पाच रुपयाला जी मेथीची पेंडी मिळायची ती आता दहा रुपयाला मिळते, वीस रुपयाला मिळते

कोथिंबिरीचा असं दहा रुपयाला जुडी असं सगळं आपण ऐकतो

असं सगळं हे एक गणित आहे